अरे महेश, व्यवस्थित मजेत एकदम घरचे वगेरे कसे आहेत? आई वडील? तब्येत वगेरे आहे ना व्यवस्थित?

जरा वातावरण थंडीच आहे.त्यामुळ आहे थोडस अ कोण नाही बरे, कोणी अ औषधावर चाललंय.

सध्या कामच वर्क फ्रोम होमे.

मग जोब टायमिंग काय आहे तुझ सध्या? सकाळी १० च लोग इन आणि ७ वाजता लोग आउट आहे. अ..पहिल्याच कंपनी मध्ये आहेस कि आता सध्या बदललास परत?

मग बरेच दिवस तुझा फोन नाही म्हटलं सहज जरा फोन करून बघूया.

हा.. कामाचे थोडे नवीन प्रोजेक्टस, काही जुने प्रोजेक्ट, काही रीवर्क, चाललंय आपल. हा काम वगेरे म्हंजे आहे न व्यवस्थित? कामच काही लोड वगेरे नाही न जास्त?

माझ पण तसच चालू आहे सध्या मी पण बऱ्याच म्हंजे व्यस्त होतो कामामध्ये मइ पण तुला कॉल नाही केला बरेच दिवस.त्यामुळ म्हटलं जरा फोन वगेरे करून बघाव. नाही बर झालं फोन केलास. काय असच कधीतरी आपण..कामामुळे वेळ भेटत नाही आणि कधी आठवण आली का लगेच आपल करायचं.

विशेष काही नाही चाललंय आपली तीच दरर् रोजच दैनंदिन जीवन.जगायचं काम चाललय

शनिवार रविवार ची म्हंजे रविवार ची सुट्टी असती फक्त आणि शनिवारी फक्त शेवटच्या शनिवार ची सुट्टी असती. मला पण शनिवार रविवारची सुट्टी असते

तुला म्हटलं जरा विचारावं.तुम्ही मागे कुठं फिरायला गेला होता ना?

हा.दिवाळीच्या सुट्टीत आम्ही गेलो होतो ना गोव्याला फिरायला. मी पण प्लॅन करतोय.पुढच्या आठवड्यामध्ये ४-५ दिवसाची मला सुट्टी भेटलीये त्यामुळे मी पण प्लॅन करतोय कि गोव्याला वगैरे जाऊन यावं. तेच म्हटलं तुला एकदा विचारून घ्यावं तुम्ही कशानं गेला होता? अ पुण्यातून काय ट्रान्स्पोर्टची म्हंजे व्यवस्था आहे? पुण्यातून ट्रेन्स पण आहे भरपूर जाण्यासाठी. आपले बसेस आहे , ट्रॅव्हल्स आहे. जास्त फॅमिली मेंबर्स असले तर आपली एक पर्सनल गाडी करून जात येत. तर आम्ही जे गेलो होतो ते ट्रेन नी गेलो होतो. ट्रेन नी गेला होता काय? आम्ही पण फॅमिली च जायचं म्हणतोय सगळी. बरेच दिवस म्हणजे कुठे गेलोच नाही आणि आता पुण्याजवळचे वगैरे कसे पॉईंट ते बघितलेले आहेत मागे त्यामुळं थोडं म्हटलं कि आपण जरा गोआ वगैरे फिरून येऊया. तर मग बस आणि अ ट्रेनची सुविधा आहे काय तिकडं जाण्यासाठी? हो.बस आहे आपल्या MSRTC च्या बसेस आहेत. ट्रेन आहे आणि private ट्रॅव्हल्स वाले पण जातात. ट्रेन काय वीकली असते कि रोजच्या रोज ट्रेन च वेळापत्रक आहे ट्रेन्स कसे माहिती आहे का, काही स्पेसिअल ट्रेन्स आहेत जे डैली जातात आणि काही जे आहेत ते असे मोजके मोजके दिवसांनी समजा आज एखादी मंडे ला गेली नंतरची अ tuesday ला एक असते wednesday ला एक असते.अश्या प्रकारे आहेत ट्रेन्स भरपूर ट्रेनचा प्रवास म्हंजे कसं? संध्याकाळचं तुम्ही गेला होता कि म्हंजे दिवासाचंच? आता ट्रेननी आम्ही गेलो होतो बघ तुला सांगतो रात्री गेलो होतो म्हंजे कसं मधलं आपली रात्रीची झोपही होईल आणि दुसरा दिवस आपल्याला एक extra भेटेल म्हंजे फिरण्यासाठी वगेरा.त्या उद्देशाने आम्ही अ प्लांनिंग केलं होत. हं आणि बसेस वगैरे त्यांचं काय काय वेळापत्रक आहे? म्हणजे पुण्यावरून बसेस वगैरे आहेत का तिकडं जाण्यासाठी? पुण्यावरून swargatevarun आहेत ना, swargatevarun पण संध्याकाळच्याच बसेस आहेत. कसं आहे माहितीये का लॉन्ग route जे प्रवास असतात ना ते मॅक्सिमम हे ना रात्रीचेच असतात.एस टी वगेऱ्यांचे म्हणा किंवा ट्रॅव्हल्सवाल्यांचे तर आताswargate वरून पणे ना अ संध्याकाळचेच बसेस आहेत. संध्याकाळी ७.२०, ७.३० ८ या दरम्यान बसेस आहे म्हंजे ते आपल्याला सकाळी ६ ते ७ वाजेपर्यन्त गोव्यामध्ये सोडतात. मी हि तेच विचार करत होतो कि बस ने जावे कि ट्रेन न flight च पण मला वाटतंय थोडंसं नियोजन जर आधी असतं ना तर flight न सुद्धा जमलं असतं flightला काय एक एक दिड तासच लागत असेल ना जायला ? flight चा प्रवास आहे ना तासा भराचाच आहे. पण कसंय माहितीये का एअरपोर्ट ला आपल्याला तास भर अगोदर जावं लागत. तिथं आपलं चेक इन हे ते.मग तिथं उतरल्यानंतर तिथेही थोडासा वेळ जातो पण होतंय काय माहितीये का तीन ते चार तासात आपण गोव्यात पोहोचलेलो असतो आणि ते कॉस्टली पण खूप पडतं रे आपलं वेळ वाचतो पण पैसे पण भरपूर जातात. आता जर उर्जेन्ट मध्ये जर आपण तिकिटं बघितली ना तर तिकीटं जाती ती चार हजार साडे चार हजार या fare वरती जातील आणि मग आपण समजा आपलं दोन तीन महिन्या अगोदरच जर प्लांनिंग असलं तर आपल्याला ती दोन अडीच हजारापर्यंत येऊन जाती पर पर्सन पण तरी ते खूपच झालं कि रे

खूप म्हणजे ते जास्तच होतंय बरं त्यारी कसंय नियोजन थोडंस आधी असतं ना तर ते करायला हरकत नाही.मला वाटतंय रेल्वे चा प्रवास कसं comfrtable पण होईल आणि जायला सुटसुटीत पण होईल ना? तुम्ही गेला होता प्रवासास म्हंजे काय कसं वाटलं तुम्हाला प्रवास ट्रेन चा आता घरचे सगळे कसं थोडे वयस्कर मंडळी होती , मुलं होती त्या हिशोबाने मी प्लॅन असा केला का म्हटलं रेल्वे नीच जाऊया स्लीपर नी आपल्याला म्हंजे उठता बसता येईल झोपता येईल नाही का थोडेशे आता बसेस नी प्रवास करायचा म्हटलं ना का ते थोडं uncomfortable च होत. एक दोन तसाच ठीके रे ११-११, १२-१२ तास बसेस मध्ये प्रवास करणं शक्य नाहीऐ पाय लांब करता येत नाय काय नाय हा स्लीपर बसेस असली तरी ठीके पण होतंय काय ते ट्रॅव्हल्स वाले जे असतात ना स्लीपर ट्रॅव्हल्स वाले ते खूप त्रास देतात माहिती आहे का? ते पूण सोडायलाच दोन तीन तास लावतील तुमचे पुण्यातून बाहेर निघायला

हे घेत घेत जातात म्हंजे पिक अप पॉईंट असतात त्यांचे भरपूर त्या हिशोबाने ते वेळ लावतात आणि एस टी च कसंए तिथं सगळे पोहोचले कि ती बराबर आपल्याला ११ १२ तासात सोडत्यात पण त्याचाही fare थोडासा कॉस्टलीच पडतं तसं तर आपण विचार केला ना तर १००० रुपये ११०० ते एस टी ला पण आहे म्हंजे MSRTC ची जी AC सीटर बस आहे मग शिवशाही ची एक सीटर प्लस अ स्लीपर अशी एक बस असते त्यांची वरती स्लीपर खाली सीटर असते तर त्याचंही म्हंजे अकराशे पर्यंत पोहोचतच आणि यात कसंय जास्त मेंबर असले तर मग ट्रेन नीच प्लॅन करायचा सगळे जण जातात व्यवस्थित कुणाला त्रास नाय काय नाय झोपता उठता बसता येत होय काय हं ट्रेन न त्यावेळी तुम्ही मग म्हणजे किती दिवसांची सुट्टी काढली होती तिकडे गोव्याला जाण्यासाठी कारण ट्रेनला कसं तुम्ही संध्याकाळचं बसणार संध्याकाळी बसलं कि मला वाटत ते दुसऱ्या दिवशी सकाळी उतराय लागतेस ना तिकडे

तिथे परत जाऊन परत सगळे पॉईंट जर कव्हर करायचे म्हटले एक दोन दिवस तरी तिथं थांबून फिरायलागतेसल तर म्हंजे काय नियोजन केलं होत म्हंजे तुम्ही संध्याकाळी बसून परत तिथे गेला अन तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथं काय ट्रान्सपोर्ट होत परत गेल्यानंतर आता गोव्यात तुम्ही कितीही दिवस थांबले ना तरी तुमचं मन भरणार नाही हं

तुम्हाला सगळ्यात आधी इथूनच जातानी तुम्हाला हॉटेलचं नियोजन करावं लागेल हॉटेल्स बघावे लागतील बीच च्या जवळचे जर बघितले तर थोडे कॉस्टली पडतीलबीच पासून थोडं लांब जर बघितले तुम्ही तर ते स्वस्त पडतील पण होणार काय तुम्हाला बीच पर्यंत पोहोचायला तुम्हाला एक परत वेगळा खर्च मोजावा लागणार गाडीनी वगैरे म्हणा काय ऑटो वगैरेने त्यांनी तुमहाला एक वेगळा खर्च वाढेल म्हणून काय करायचं बीच च्या जवळ जे हॉटेल्स असतात ना तिथंच म्हंजे कसं मनात आलं का चला बीच वर मनात आलं का चला बीच वर असं तुम्हाला जात येत रे आणि तुम्ही जर लांब जर

आता आमचं कसं होत आम्ही सग आम्ही कपल्स वगैर होते तर आम्ही प्रत्येकानी एकेकानी अ बाइक घेतली होती आणि आम्ही बाइक रायडींग करत होतो आणि जे थोडे वयस्कर आणि जी मूल होती त्यांच्यासाठी एक ४ व्हिलर ठेवली होती त्या फोर व्हिलर वाल्याच्या माग माग आम्ही फिरायचो म्हंजे आम्ही अ त्या गाडी वाल्या सोबत जर गेलो तर आमचे पण सगळे स्पॉट एकत्रच होऊन जायचे फिरून मग तिथे गेल्यानंतर तुम्ही पॉईंट वगैरे जे होते तुम्ही जे बघितला ते कोणते कोणते पॉईंट होते म्हंजे तिथे गेल्यांनंतर परत तुम्ही गाईड वगैरे घेतला होता कि आधीच इकडून तुम्ही थोडं सर्च वगैरे करून गेला होता जायच्या आधी अभ्यास तर केलाच होता पण आमचा एक फायदा असा झाला आम्ही जी गाडी केली होती ना तो तिथला तो प्रॉपर होता तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं आमचे काय झाले सगळे पॉईंट कव्हर झाले फिरायचे तिथं आम्ही तिथं चार दिवस होतो. चार दिवसात आम्ही ते सगळे पॉईंट्स कव्हर केले होते साधारण कोणते कोणते पॉईंट आहे मग तिथे ?मला सांगू शकशील काय तेवढ? तिकडं काय सगळे बीचेस च आहे म्हंजे प्रत्येक बीचेस ला नाव वगैरे दिलेली आहेत कालिंगूट आहे अ भरपूर अशे बीचेस आहे हा काही काही फॉरेनर लोकांसाठी आहे काही आपल्या लोकांसाठी आहे अ बारीक मुलं वगैरे यांच्या हिशोबाने जरा आहे व्यवस्थित आहे तिथं म्हंजे हा आणि हॉटेल वगैरे आहेत ना म्हंजे तुम्ही जिथं राहिला होता ते व्यवस्थित आहे ना म्हंजे कि जास्तच कॉस्टली वगैरे असं काही आहे नाही आम्ही बीच च्या जवळच हॉटेल बघितलं होत तरी ते आम्हाला एक एकोणीशे एकवीसशे पर्यंत होत ते आम्हाला म्हणजे चोवीस तासाचं ह पूर्ण म्हंजे तुम्ही सगळ्यां जणांच्यासाठी म्हणून एक किंवा दोन रूम बघितल्या असतील ना एक एक एक हॉल होता मोठा आणि एक आम्ही असं एक एक सेपरेट रूम घेतला होता ज्याच्यात टॉयलेट बाथरूम अटॅचे

म्हणजे आमचं सगळ्यांचं कसं त्या ह्याच्यात सगळं आम्हाला वॉशरूम वगैरे सगळं ते युझ करता आलं ना आता एवढ्या जणांना ते शक्य नाहीये एव्हडी रूम घ्यायची म्हंटली तर परवडण्यासारखं पण नाहीये म्हंजे त्या हिशोबाने आम्ही त्या अँगेलनी विचार करून असं एक मोठा हॉल घेतलं होत आणि एक रूम घेतलं होत ज्याच्यात टॉयलेट बाथरूम अटॅच आणि प्लस हॉल मध्ये पण पाहिजे म्हणून अश्या हिशोबाने घेतलं होत म्हंजे तुम्ही जाताना अ रेल्वे नि गेला होता आणि येताना काय नियोजन केला होता मग परत

तर एक तर आधी आपला प्लँनिंग पाहिजे प्लॅनिंग पाहिजे म्हंजे तरी वीस पंचवीस दिवस अगोदर आपण समाज तिकीट बुक केली तर आपल्याला त्याचा फेर रेग्युलर तिकिटचा जो फेर ते दोनशे तीस किंवा तीनशे पर्यंत एका पर पर्सन ला सिंगल जर्नी चा पडतो आणि अ तुमच नियोजन जर नसेल पंधरा वीस दिवस अगोदर महिना भर अगोदर समाज आज तुमच्या मनात आलं का एक दोन दिवसात प्लॅनिंग करायचं तर मग तात्काळ म्हणून एक असत तुला तर माहीत असेल ते तात्काळ च आपण तिकीट बुक करू शकतो म्हंजे ट्रेन सुटायच्या चोवीस तास आधी ते तात्काळ च ओपनिंग होत तेंव्हा ती आपण तिकीट बुक करायची आणि समजा प्रवासात आपण असताना तिथून रिटर्न ची पण आपल्याला तात्काळ मध्ये भेटून जातील फक्त एवढच आहे का थोडस ती जी बुकिंग ची जी प्रक्रिया आहे ती लवकर लवकर प्रोसेस आपल्याला फास्ट करावी लागते म्हणजे आधीच तुमची मास्टर लिस्ट तयार पाहिजे पटापटपटापट तुमचे पॅसेंजर टिक करून तुम्हाला ते तिकीट बुक करता आलं पाहिजे म्हणजे विदिन टू मिनिट्स तुम्हला ते तिकीट तुमचं बुक करता आलं पाहिजे होय आता मला आता पुढच्या आठवड्या मध्ये जायचंय म्हटल्यावर मला तर ते आता नियोजन लवकरच करायला पाहिजे सगळं मग तेच म्हटलं कि आपण पण तुला विचारू थोडस ट्रेन च्या बाबतीत म्हंजे काय गर्दी वगैरे जास्त आता आता तरी नसेल मला वाटतंय कारण डिसेंबर मध्ये नाताळ वगैरेच्या त्या टाईमिंग मध्ये जास्त थोडी गर्दी असती ना

अजूनही तिथं गर्दी असणारच आहे नाही अस नाही पण असणार तिथं गर्दी हे ना आता तुम्ही जायचंय तुम्हाला पुढच्या आठवड्यात तर तुम्ही आधी सगळ्यात आधी नियोजन असं करा का तिथले स्पॉट बघून घ्या थोडस अ कुठले कुठले स्पॉटला तुम्हाला जायचंय त्याच एक नियोजन बनवा अ आसपासचे बीच् च्या जवळपासचे चांगले चांगले हॉटेल बघा अ तुमच्या बजेट मध्ये कुठले येतात ते बघा हे ना आणि अ तुम्ही ज्या ट्रेन नी जाल ना तर ती ट्रेन तुमची असही वास्को डी गामा स्टेशन म्हंजे हा मेन गोव्यातल मेन स्टेशन आहे म्हंजे तुम्ही प्रॉपर सिटी पर्यंत या ट्रेन नी जाल म्हंजे कसंय मडगांव आणि मापुसा अशे अजून तिथं दोन स्टेशन आहे बर का तिथून हे ना मेन गोआ सिटी लांब पडते तिथून गोआ सिटी लांब आहे का जरा ओके मग अ वा कोणतं स्टेशन म्हणलास ते मेन जे स्टेशन आहे ते मेन स्टेशन ना त्याला वास्को डी गामा असं म्हणतात तिथून मग आपल्याला मग ट्रान्सपोर्ट दुसरं काही म्हंजे प्रायवेट करून आपण जिथं जायचंय म्हंजे हॉटेल वगैरे तर तिथं जाऊ शकतोय हो तिथून तुम्हाला भरपूर ऑपशन्स आहे तिथून तिथं तुम्हाला जवळच तुम्हाला ते अ बाईक ऑन रेंट वाले भेटतील आणि अ तिथून एक फर्स्ट बीच पण जवळच आहे तिथून मग सगळे पुढे अशे लायनीनीच आहेत बीच तिकडं तीन आहे आणि या साइडला पण दोन आहे म्हंजे एकतुम्ही तुम्ही जिथं उतराल ना तो एक सेंटर पॉईंटच आहे चालेल मग मी काय करतो सगळं नियोजन वगैरे व्यवस्थित करून घेतो आणि हे रेल्वे च तिकीट वगैरे पण बुक आताच करून घेतो ह्या एक दोन दिवसात अ जाण्याचा आणि येण्याचं म्हणजे थोडस सोपं होऊन जाईल कि परत गडबड व्हायला नको आणि मला काही अडचण आली तर मी परत तुला आणि फोन करून विचारेनच की काय अजून करावं लागेल म्हणून. चालेल ना? चालेल ना सगळ्यात आधी नियोजन अस करा तुम्ही फिरायचे स्पॉटेत ते आधी नोटडाउन करून घ्या आणि थोडेसे ट्रेन्स वगैरे बघा कुठं किती किती टाईमिंग ला आहे डेली वाली ट्रेन च बघायची आणि जर एजन्ट जर बघितला ह्म्म तिकीट बुकिंग साठी तर तो भरपूर पैशे घेईल मला वाटत ते तात्काल वरती कमीतकमी दोन एकशे रुपये वाढवतात आणि आपलं कायच्याकाय पैशे घेतात तर प्रयत्न कर का तुझ्या पर्सनल IRCTC च्या अकाउंट वरून तिकीट बुक करायचा प्रयत्न कर म्हणजे तुमचं कसेय बजेट आऊट ऑफ कंट्रोल नाही होणार हं तर काही गरज जर तुला मदत पडली तर तू मला फोन करू शकतो मी तुला गाईड करेलच हो हो चालेल नक्कीच ठीक आहे मग मी तुला करेन कॉल ठीक आहे ओके ओके बाय